हो मला कळलं अह त्यांचा जो मुलगा आहे अनंत अंबानी अह त्यांनी engegment केलीये त्यामुळ हम्म त्यांनी मोठी पार्टी केली परत त्यांची जी मुलगी ये इशा अंबानी तिला दोन जुळे twince झाले होते दोन महिन्याआधी तिथं त्यांनी तीच welcome केले परत त्या twince च्य वजनाचं सोनं त्यांनी वाटलं अं आणखी असं त्यांनी पूर्ण city मध्ये खुप light वैगरे लावले होते त्यांच्या bullding वर light लावले होते आणि त्यांचा जो मुलगा ये जो अनंत अंबानी त्याच ते रिधिमा अं रिधिमा सोबत तो अं finaly engage झाला त्यांची खूप दिवसांपासून चर्चा होती कि त्यांचं लग्न होणार त्यांची engament लग्न होणार ये त्यांनी grand असं लग्न केलं अं sorry grand अशी engegement केली त्यांनी अं मला असं वाट कि अं त्यांनी जे अं स्वागत केलं ते अं म्हणजे खुप कमी अं खुप rear लोक एवढं grand करू शकतात fuction परत त्यांच्या function मध्ये सगळे celebrity पण आले होते जस रणवीर सिंग आलीया भट किंवा रणवीर कपूर अं बरेच असे अं मोठे मोठे बघायला भेटले या आधी पण एकदा त्यांच्या मुलीच लग्न होतं इशा अंबानींचा तेव्हा पण अमिताभ बच्चन आणि त्याची पूर्ण फॅमिली बघायला भेटली होती आणि अं बरेच celebrity असं नेहमीच दिसत असतात जसं कि अं आणि आणखी आपल्यला cover government जे आहेत political लोक सुद्धा त्यांच्या याच्यामध्ये दिस खुप बघायला भेटतात त्यांच्या कार्यक्रमामध्ये हो madam तुम्ही जे म्हटलं ते बरोबर आहे त्यांचे grand एवढं grand कोणी करत नाही पण करण्यामागे त्याचे काही reason पण असू शकतात कि जे खुप जास्त लोकांना माहित आहे कि जे खुप famous पण आहे आणि त्यांच्या जवळ पैशांची तर कमी नाही अंबानी म्हंटल्यावर काही पैशे मोजायची गरज नाही पडत त्यांना त्यांनी ते सोनं वाटलं हे एक गोष्ट चांगली केली पण ते सोनं त्यांनी गरिबांत वाटलं असेल असतं असं मला वाटतं जर त्यांनी त्यांच्या त्या twins वजनाचं सोनं वाटलं असलं तरी अं त्या पैशातून त्याच अं कुटुंबाच चांगलं होणार चांगलं होऊ शकतं किंवा एक अं दोन दिवस त्याचं घर पण भागू शकतं असं मला वाटतं त्या नंतर अं त्यांच्या मुलाची engagement झाली तर चांगलीच गोष्ट कारण त्यांचं खुप दिवस झालं मी असं ऐकलं होत कि अं ते relationship मध्ये आहे पण ते काही accept करत नव्हते किंवा त्यांना आत्ताच engagement करायची नव्हती किंवा लग्न करायचं नव्हतं मी असं पण एकलं होतं आणि अं आत्ताच एक अं

शारुख खान आणि सलमान खान सोबत ये आणि सलमान खान च्या birthday च्या दिवशी पण शारुख खान सलमान खान ला स्वतः भेटायला गेला होता हि पण खूप मोठी news झाली कारण कि खुप वर्ष्यानंतर सलमान खान आणि शारुख खान एकत्र बघायला भेटले असतील घरी main म्हणजे त्यांच्या अं party मध्ये नाहीतर TV show शो मध्ये ते बिग बॉस वगैरे odd function मध्ये दिसत असतात पण real बघायला भेटले असतील त्यांच्या real life मध्ये ते भेटतील भेटत होते असं वाटत नाही कारण मागे कोणतीतरी अशी news आली होती शारुख खान आणि सलमान खान चं कुठल्या तरी याच्यावरून भांडणं झाल होत ते खूप दिवस एकमेकांना बोलत नव्हते त्या भांडणाचं कारण मला आत्ता पर्यंत तरी कळलं नाही ये तुम्हाला माहिती आहे का नाही मी तर असं काही ऐकलं नाही कि त्याचे काही भांडण झाले असतील कारण कि मी अं खूप दिवसांपासून हेच एकल कि शारुख खान आणि सलमान खान हे खुप best friend ये ते नेहमीच आपल्यला सोबत दिसलेले आणि असे काही award show किंवा काही interview मध्ये असं काही ऐकलं कि

अं त्याच्या drugs मध्ये तो अं पकडला गेला तर सगळ्यात पहिले सलमान खान शारुख खानच्या घरी दिसला होता त्यानंतर सलमान खान नि बराच support केला त्याला ED च्या याच्यातून वाचवण्यासाठी पण

त्याच्या नंतर परतत्या मध्ये अं ती अनन्या पांडे दिसत होती पण अं जेव्हा पासून अं त्याच्यावर जे ड्रग्स ची केस झाली तेव्हा पासून ती त्याच्या सोबत दिसनं बंद झालं आहे

आता करोना पण खूप वाढला चीन मध्ये खूप लोक मरु राहिलेत करोना मुळे आणखी भारतात पण असं म्हणतायेत की नव्वद दिवसामध्ये आता करोना पसरणार ये जर आपण international flight वगैरे बंद नाही केली किंवा मास्क नाही वापरला तर सगळ्या news वर तेच दाखवतायेत कि करोना नि लोकं म्हणजे परत सगळ्या जगावर करोना राज्य करू शकतो आणि पहिला करोना जसा होता त्यापेक्षा चार पटने जास्त अं जास्त म्हणजे अं fast पसरणार ये तो करोना लोकांमध्ये हो मॅम तुम्ही जस म्हटल कि शारुख खान आणि सलमान खान ची मैत्री असू सकते हे मला माहित नव्हते हे तुम्ही सांगितल्याबद्दल तुमचे धन्यवाद Thank you आणि करोनाच मत असेल तर करोना परत परत यतोय नव्वद दिवसांनी तर असं हि म्हणतायेत कि lock down लागणार ये मला तर असं वाटतं भारतात मोदींनी ते airport वगैरे बंद करावे किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांची पर्यटन स्थळ ते पण त्यांनी बंद केले पाहिजे जर ते बंद नाही केले तरआणखीन भारतामध्ये करोना वाढण्याची शक्यता आहे आणि भारतामध्ये तस लसलस घेण्याचे अं झाले आहे सगळ्यांनी लस घेतलेल आहे पण असं म्हणतात कि ते त्याला लस घेतली असेल तरी पण त्याला कारोंना होतोय कारण लस तेवढी strong नाही कि जेवढा आता कारोंना strong झाला आहे परत gap घेऊन आलायअसं म्हणता येईल आपल्याला कि त्याने गॅप घेतला म्हणून तो इतका strong झाला आणि तो हे पण म्हणता येईल कि तर मोदी ते जर बंद नाही केलं नाही airport तर कारोंना नक्कीच वाढू शकतो पण जर आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत तरी कारोंना म्हणजे आत्ता नवीन आलेला कारोंना पोहचला नाही ये

आणि ते कारोंना आला तर परत लोकांना तेच अं काही काही लोकांचे काम असं असत कि आज दिवसभर आपण कष्ट करायचे कि त्या पैशातून आपल्या घरी असतील जे मूलं आणि बायको त्यांना अं जेवायला देणं त्यांचा उदरनिर्वाह यांच्यावरच चालू असतो तर मग त्या लोकांना परत खूप त्रास होईल त्रास होऊ शकतो होऊ शकतो म्हणजे त्यांना होणारचं कारण कि ते एका दिवसाच्या मेहनतीवर त्यांचा उदरनिर्वाह होत असतो तर करोना आला तर तो परत त्यांना जास्त त्रास होणार ये त्यांचा उदरनिर्वाह बंद होणार ये परत लोकांना स्वतः च्या गावाकडे जावं लागल होत जस कि मागे lock down लागलं होतं तं खूप दिवस लोकं काही काही ठिकाणी असेच नुसते बसलेले होते आणि स्वतः च्या घरापासून दूर व एकटे आणि जास्त खुप गर्दी होती आणि काही काही ठिकाणी तरअसं हि होतं कि गावाकडं UP ला न जाऊ देता लोकांना एका room मध्ये कोंडून ठेवलं होतं कारण कि करोना जास्त अं पसरत होता ना तेव्हा त्यामुळं तसंच या वेळी तशी situation येऊ नये म्हणून मोदींनी आधीच ready आधीच तयारी करून ठेवली पाहिजे lock down लावायचं असेल तर एक दोन दिवस आधी सांगितलं पाहिजे लोकांना कि आम्ही उद्या पर्वा लॉक डाउन लावतोय हे कळू दिलं पाहिजे नाही तर लोकांना घरी जाण्याचे अं हाल होतात कि मागच्या लॉकडाउन च्या वेळी मी अशी पण news ऐकली होती कि काही काही लोक तर पाच पाच हजार किलोमीटर पायी चालत गेले होते lock down होतं तर कधीच फिरू देत नव्हते बाहेर मी तर रात्री चा हि प्रवास पायी केलेला ये त्या वर कुठे आपल्या घरी पोहचु शकले आधी जर त्यांच्या घरी पोहचु शकले नसते तर ती पण वाईट गोष्ट होती कारण कि खा अं मा अं सगळं lock down होत मग त्यांना खाण्यासाठी आणि पाणी प्यायला भेटलं नसेल आणि करोना असल्यामुळे लोकंही मदत करत नव्हते जर तुम्हाला काय वाटतं कि करोना मध्ये लोकांनि एकमेकांना मदत किंवा support केला पाहिजे किंवा help केली पाहिजे तर कोणाला करोना झाला असेल तर त्यांचा विचार वैगरे केला पाहिजे मी news ऐकली होती कि खुप लोक मदत करतात आणि खुप करत नाही मग तुम्हाला काय वाटतं त्या news बद्दल हो तुमचं बरोबर ये कि तुम्ही जसं म्हंटले कि लोकांना आधीच सांगितलं पाहिजे कि ज्यांना आपापल्या घरी जायचं त्यांनी जा आम्ही लॉक डाउन लावतो ये पण मला वटतं कि असं जसं मागच्या वेळी एकदम अं एकदम सहा hospital नि अं निर्णय घेऊन एका रात्रीत एका मिनटात निर्णय घेऊन lock down लावला होता तसं या वेळी नाही केलं पाहिजे हळू हळू lock down लावलं पाहिजे जसं कि दहा टक्के lock down वीस टक्के lock down थोड्याशा गाड्या असं करून त्यांनी हळू हळू पूर्ण lock down लावलं पाहिजे जर एकदाच पूर्ण lock down लावलं तर लोकचं खायचं प्यायचं आणि अं जे लोक शहरामध्ये अडकलं तर त्यांचं खुप नुकसान होईल अं तसंच अं तुम्ही जे म्हंटले कि लोकं त्यांना असं ज्यांना करोंना झाला ये त्यांना एकदम असं खुप वाईट नजरे नि बघतात तसं नाही बघितलं पाहिजे कारण करोंना हा एक आजार ये जसं कि पहिले अं लोकांना एड्स व्हायचा किंवा ज्यांना TB व्हायचा त्या लोकांना वाईट टाकायचे किंवा त्या लोकांसोबत बसत नव्हते त्यांच्याशी बोलत नव्हते तर करोंना हा तसा रोग नाही ये जसा हा निसर्गजन्य आहे म्हणजे जसा कि जो आपल्या बोलण्यातून होतो किंवा आपल्या अं आपण अं आपल्या हवेतून होतो जसा कि TB पण हवेतून होतो पण एड्स हा रोग हवेतून होत नाही जर एड्स हा रोग फक्त जर आपलं आणि त्यांच blood connect झालं किंवा अं त्याच blood लागलेलं एखादं काही आपण खाल्लं पदार्थ तर त्या गोष्टीतून अं हे होतं जर आपल्या अह हे होत जे होत ते पसरत Family त कोणाला एड्स एडेल असेल तर त्यांना होतो तर या खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी येत जसं अं माला असं वटतं कि करोंना अं झाला त्यांना असं वाईट नाही टाकलं पाहिजे पण त्यांच्या मनस्थितीला आपण समजून घेतलं पाहिजे त्या लोकांना पण आपण समजून घेतल पाहिजे कि अं त्यांच्यावर काय म्हणजे त्यांना अं असं लांब ठेऊन त्यांच्यावर काय हे होत असेल परिणाम होत असेल त्याच्या मनावर किंवा त्यांना काय वाटत असेल याचा विचार केला पाहिजे जास्त करून करोंना हा करोंना झाला तर माणूस हा मरतोच असं नाही खुप ऐंशी टक्के लोक बरे पण झालेत जे last stage ला गेले ज्यांच्यामध्ये wheel power असल किंवा immunity power असेल ज्यांना जगायची इच्छा असन त्याला नक्कीच त्यांची तब्बेत ठीक होती आणि ते ठीक होऊन घरी येतात जर आपल्या family मधल्या member ला कारोंना झाला तर आपण त्याच्यासोबत असं वागत नाही ना तर आपण अं दुसऱ्या लोकांसोबत पण अं दुसऱ्याचा पण तसा विचार नाही केला पाहिजे आपण त्यांच्या सोबत पण सर्व सामान्य सारखाच वागलं पाहिजे आणि तसंच राहीलं पाहिजे असं मला वाटतं अं आणखी आपण कारोंना बंद होण्यासाठी मास वगैरे वापरले पाहिजे sanitizer ने हात धुतले पाहिजे आणि social distncing वापरली पाहिजे आणि खूप पर्यटन अं स्थळी अं जायला नाही पाहिजे खूप गर्दी करून इथं पण पर्यटन स्थळी च जास्त लोकांची गर्दी होते तिथल्या लोकांनी सुद्दा अं काही बंधन लावायला पाहिजे किंवा अं online booking करायला पाहिजे किंवा ठराविक च लोकं त्या वेळेत येत नाही ठराविक लोक नंतर येतील आता जस कि thirty first जवळ आला तर खूप मोठ्या मोठ्या शहरांमध्ये party करतात लोक thirty first ची party आता chrismas अं party party कारतात लोक new year ची party अह मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन त्यांच्यामध्ये अं एकत्र येऊन ते लोकं अं म्हणजे त्यांना कारोंना होण्याचं जास्त धोका असतो तर मला असं वाटतं गोष्टीत जेवढ्या अं

अं मोठी party केली होती तर त्या ship मधल्या सगळे चे सगळे लोक कारोंना positive निघाले होते दिल्लीमधले तर अं तेव्हा पासूनच दिल्लीमधून तसा तो enter करून मुंबई मध्ये सगळ्यात पाहिले कारोंना आला होता आणि मुंबई मधूनच जगभरात तो कारोंना पसरला तर तो मला असं वाटतं कि परत तेच आपल्याला तेच पुन्हा अनुभवायचं नसल तर आपण हे new ची party आणि thirty first या वेळेस नाही बनवलं पाहिजे व mam तुम्ही बरोबर म्हंटल कि अं तुमचं म्हणणं जे आहे ते म्हणजे ते मला पटलंय कारण आपण new year ची वगैरे thirty first ची party केली तर आपल्याला कारोंना जास्त होऊ शकतो आणि आता तो जवळ आलंय

हो bye mam महाराष्ट्राला हा महाराष्ट्राला वेगवेगळया प्रकारचा नैसर्गिक अं नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राला जे नैसर्गिक सौंदर्य आहे, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला विविध देशातील लोक प्रदेशातील लोक फिरतात. प्रवासासाठी येत असतात. ह्याच कारण की महाराष्ट्राला विविध विविध प्रकारे नैसर्गिक अं जे सौंदर्य आहे, ते लाभलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये आणखीन भारतीय सह्यांद्री सह्यांद्री खूप नारा निसर्ग आहे. यामुळेचं महाराष्ट्राला आणखीन जास्त नैसर्गिक नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे. महाराष्ट्र पर्यटनासाठी खूप खूप लोक येतात, त्याच कारण म्हणजे सह्यान्द्री आणि कोकण आहे. आणि कोकणामध्ये जे प्रमुख किल्ले आहेत. त्यामुळेचं महाराष्ट्रचं अं जे सौंदर्य आहे ते वाढलेलं आहे. सह्यांद्री जे डोंगररांग आहे, त्यामध्ये विविध किल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या राज्यामध्ये सर्वांत जास्त महत्व हे किल्ल्यांना दिलेले आहे. जगात आपल्याला राज्य करायचं असेल, तर आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये असलेले गडकिल्ले हे आपल्या ताब्यात असणे हे खूप गरजेचे आहे. असं शिवाजी महाराजांना वाटायचं म्हणून त्यांनी काय केल? सर्वांत प्रथम म्हणजे त्यांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेची शपथचं घेतली होती, तेव्हा त्यांनी सर्वांत प्रथम गड किल्ले जिंकायला सुरुवात केली होती. म्हणजे आपल्या ताब्यात गड किल्ले असतील तर आपल्याला आपल्या पूर्ण परिसरात नियंत्रण ठेवता येतं. मग शिवाजी महाराजांनी सगळ्यांत सुरुवातीला गड किल्ल्यांवर आक्रमण केली, जे काही दुसर्यांच्या ताब्यात होती जे निजामांच्या, आदिलशहांच्या, निजामांच्या ताब्यामध्ये होती गडकिल्ले होती. ते घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या स्वराज्याचं तोरणचं तोरणा किल्ला जिंकून बांधलेलं होतं. अशे ते किल्ले आहेत. त्या किल्ल्यामुळे आजही महाराष्ट्रला खूप महत्व महत्व प्राप्त झालेलं आहे. सर्वांत जास्त त्याला आहे. सह्यान्द्रीला आणि सह्यान्द्री मध्ये आहे ते वेगवेगळे किल्ले ते शिवाजी महाराजांच्या पाव पाव पद्पावान स्पर्शाने अं पावन झाले आहेत. स्पर्शाने

महाराष्ट्रामध्ये भौगोलिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य असलेले गडकिल्ले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोणते गिरिदुर्ग आहेत, कोणते जलदुर्ग आहेत, कोणते भौगोलिक असे वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत. प्राचीन मध्ययुगीन इतिहासाची परंपरा आणि असलेली प्राचीन किल्ले आहेत. प्राचीन असो, मध्ययुगीन असो, महाराष्ट्राला जे जे किल्ले आहेत, महाराष्ट्रात त्यांना हे आहे परंपरा आहे, इतिहास लाभलेला आहे. आणि अशे शंभरहून किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत. असाच एक महत्वाचा किल्ला म्हणजे, महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला बघण्याची सर्वांची असते. कारण ज्या राजानी आपल स्वराज्य घडवून दिलं त्या राजाचं हा जन्मस्थळ आहे. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर शहरात हा जो किल्ला हे तो विहीरीदुर्ग प्रकारातला आहे. विहीरीदुर्ग प्रकारातला आहे. महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळा सोळाशे तीस

तुझ जे नाव आहे, ते त्यानुसारचं नाव ठेवील. शिव जीजामाताने प्रार्थना केली होती. आणि त्यांचा कृपेने त्यांना तिथेचं त्याचं गडावर त्याच्यामुळे त्यांनी शिवाई देवीवरून शिवाजी महाराजांचं नाव ठेवलं. महाडच्या उत्तरेस पंचवीस kilometer अंतरावर रायगड किल्ल्या अं पूर्वा. अगोदर रायगड किल्ल्याला म्हणायचे. आणि महाडच्या उत्तरेस पंचवीस किलोमीटर अंतरावर रायगड किल्ला आहे. समद समुद्र सपाटीपासून एकोतीसशे foot उंचीचा आहे. हा गिरिदुर्ग प्रकारातील आहे. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात रायगडचे स्थान सर्वांत श्रेष्ठ आहे. रायगड किल्ला सर्व बाजूने वेढलेला आहे. सर्वांत उंच आहे. सरस्वती नदीकाठी पाचड येथे वसलेला हा किल्ला रायगड रायगडच्या काठी सरस्वती नदी आहे. उत्तर पूर्ण काळामध्ये खोरे म्हणून पश्चिमेला गांधार नदी वाहते. रायगड किल्ल्याच्या पूर्व ललिंगाणा, अरणीला राजगड, दक्षिणेला मकारज, वासोटा, प्रतापगड असे किल्ल्यांनी रायगड वेढलेला आहे. रायगड स्वराज्याची राजधानी राहिलेला आहे. रायगडला सर्वांत जास्त

बेसावध राहून भेटल्यामुळे राजांनी खूप सारी planning केली. आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटावय भेटायचं ठरलं होतंं. पण त्याचं प्रतापगड जो आहे हा जो प्रतापगड आहे, तो महाबळेश्वर नदीकाठचा प्रतापगड आहे. सातारा जिल्ह्यात आहे. महाबळेश्वरनजीक महाबळेश्वरच्या जवळ महाराष्ट्राच्या इतिहासातला हा अत्यंत तेजस्वी किल्ला आहे. अं अफजलखान अफजलखानाचा जो वध आहे, शिवाजी महाराज ने खूप युक्तीने लढले होते. ते चीलखत वगैरे घातले त्यांना अं खूप अं साऱ्या planning ते भेटलेली होती. आणि अफजलखानाचा जो वध आहे, शिवाजी महाराजांनी ह्याच किल्ल्यावरती, ह्याच किल्ल्याच्या प्रताप गडाच्या पायथ्याशी केलेला आहे. आणि आजही आपल्याला आपण तेथे बघायला गेल्याच्या नंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी, शिवाजी महाराजांनी अफजलखानचा वध केलेला आहे. त्या अफजलखानची कबर आपल्याला पाहायला मिळते. अं खानाला धुळीत मिळ मिळवल्यावर अं मुस्लीम राजवटीसमोर, शिवाजी महाराजांनी आपला वेगळाच दबदबा निर्माण केला होता. गडावर भवानी देवी श्री शिवरायांचा अश्वरूप पुतळा अफजल खानाची कबर आहे.

ह्या किल्ल्याचे बांधकाम कधी झाले हे माहित नाही. पण प्राचीन काळी शिवरायांच्या ताब्यात होता शिवाजी महाराजांनी एकोनविशे एकोण सोळाशे एकोणसाठ मध्ये सर्वप्रथम पन्हाळा गडावर आले, तेव्हा त्याला वेढा दिला होता. साठी त्यांनी विशालगडाकडे प्रयाण केले होते. त तेव्हाचे जे छंद आहेत त्यामध्ये अं बाजीप्रभू देशपांडे उभा राहिला होते. शिवाजी महाराज विशाल गडाकडे पन्हाळ गडकडून विशाल गडाकडे जात होते. तेव्हा तिथे किल्ला आहे. तेथे लढले होते बाजीप्रभू देशपांडे आणि तेव्हा त्यांच ठरलेलं होत जेव्हा तोफ वाजेल तेव्हाचं, अं बाजीप्रभू देशपांडे खूप अं वेगात निघालेले होते, तरीपण त्यांनी शिवाजी महाराजांनी विशाल गडाकडे फौज पाठवली. तेव्हाचं पन्हाळगड जो घोड किल्ला आहे बाजीप्रभू देशपांडे ह्यांनी आपला देह सोडला होता. अशाप्रकारे पन्हाळगडला महत्व प्राप्त झालेलं आहे. ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेलं आहे. हरिश्चंद्रगड हा देखील महाराष्ट्राचे उच्च महामार्ग क्रमांक दोनशे दो बावीसवरून कल्याण कडे जातांना हरिश्चंद्रगड किल्ला आहे. नासातखताच्या अलीकडे खुबी रस्त्याने गिरीश्वर गावातून हरिश्चंद्रगडावर जाता येत. हरिश्चंद्रगडाला अहमदनगर जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणता येतील. हरिश्चंद्रगडला अहमदनगर जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणत्यात. अं मंदिर आहे. इथे हरिश्चंद्रगड आहे. त्याच्या शेजारी अं त्याच्या जवळपास जगदीश्वराचं मंदिर, केद्रेश्वराच्ची गुफा, कोकण कडा व तारामती शिखर होय आहे. आणि जवळचं गिर्यारोहकाचे आकर्षण केंद्र तारामती या किल्ल्यावर सर्वोच्च शिखर आहे. तारामती जे आहे, त्या किल्ल्यावरील सर्वोच्च शिखर आहे. सगळेचं लोक त्याला बघायसाठी आकर्षित राहतात. अजिंक्यतारा हा सातारा जिल्ह्यातील एक डोंगरावर असणारा किल्ला आहे. हा किल्ला शिलाहार वैशातील राजे दुसरा भोज ह्यांनी एकोणीशे नव्वद मध्ये आणला. सोळाशे त्याहात्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला किल्ला सातारा जिल्ह्यातून सातारा शहराचे नयन रम्य दृश्य डोळ्यात साठवता येते. अजिंक्यतारा एकदम बघायला एकदम सुंदर आहे. आणि शिवाजी महाराजांच्या देखील ताब्यामध्ये होते आणि एकदम अं नयनरम्य दृश्य डोळ्यामध्ये असतं. ते किल्ला बघितल्याच्या नंतर आणि त्याची जी स्थिती आहे, आज रायगड थोडी खराब झाली आहे. ब्रिटिशांन त्याच्यानंतर त्यामध्ये स्थिती खराब झाली होती. आणखी बहुतेक जे किल्ले आहे त्यांची स्थिती खराब झाली आहे, पण अजिंक्याताराची जी स्थिती आहे, ते आणखीनही चांगली आहे त्याच्या बाजुला बुरुज आहेत, आणखीनही साबूत आहेत. अतिशय सुंदर वाटतो अजिंक्यतारा किल्ला. सिंहगड हा पण एक आहे. आणि हा किल्ला मुळचा कोंढाणा असणारा हा किल्ला. म्हणजे जो कोंढाणा किल्ला आहे, त्याचचं नाव शिवाजी महाराजांनी गड जिंकला, तेव्हा तानाजी मालुसरे पडल्याची बातमी कळली. तेव्हा गड आला पण सिंह गेला! हे उद्गार काढालं होतं. आणि सिंहगडाच्या पायथ्याशी जे खडकवासला जलाशय जे पर्यटकाचे आकर्षण आहे. ते शेव जे कोंढाणा होता, नावाचा तानाजी मालुसरे जे होते, ते त्यांच्या मुलाचं लग्न असतांना देखील त्यांनी कोंढाणा किल्ला जिंकला होता. आणि त्याचं तेथे अं जे आहे त्यांना वीरमरण आल होतं. ते शिवाजी महाराजांनी जे कोंढाणा किल्ल्याचे नाव आहे, ते सिंहगड केले होते. आणि असे या गडांना देखील महत्वाचे स्थान प्राप्त झालेलं आहे. तसेचं अं हे जे किल्ले, महत्वाचे किल्ले शिवाजी महाराजांच्या काळातले होते. त्यांची काही आहेत आणि प्रत्येक या आहे मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर हे विभाग आहेत. प्रत्येक विभागामध्ये आपल्याला वेगवेगळे ऐतेहासिक असो, जलदुर्ग असो, नळदुर्ग, जलदुर्ग, नळदुर्ग. अशा प्रकारचे ऐतिहासिक व वारसा असलेले धार्मिक किंवा नयनरम्य प्रकारातले किल्ले आपल्याला किल्ले बघायला भेटतील. जंजिरा जो किल्ला आहे तो असा पूर्णपणे पाळनारीच्या चोहू बाजूने समुद्राने वेढलेला आहे.

hello

हो म्हणजे तुम्ही हे जे विषय हे लम्बला आहे society आवाज ऐकू येते का मराठी मध्ये

strategy ला मराठी मध्ये म्हणतात

श्रयंत्र हो म्हणजे खूप च छान विषय कोणच्या श्रयंत्र वर बोलणार आहे आपण मी माझं माझा एक मित्र ये धीरज त्याचा बहिणी ला मुलगी झाली होती त मी त्याना बगायला गेलो होतो आणि मी त्या धीरज ला सांगितलं होत कि मी जवळगाव ला चालतोय म मी जळगाव ला आलोय धीरज मला phone करायचा कि तू कधी येतोय काय येतोय म मी त्याला सांगितलं होत मी येतोय आणि मी आता येताना तुझ्या ताई च्या मुली साठी तुझ्या भाची साठी

आणि पण मी ती चांदी ची अंगठी आणि ते कडे कधी आणले च नई तुम्ही दिले च नई कधी तुम्ही कधी च दिले नई

मी फक्त त्याला बोलत आलो आणि तो कधी पण topic काढ्याचा त मी त्याला जाऊन एक दाबेली किव्हा पाणीपुरी खाऊ घालून द्याचा त तो शांत बसून जायचा म्हणजे हे तर मी पहिल्यादा बार ऐकलंय मला वाटलं तुम्ही खूप नाही नाही मी दिले नई म तुम्हला असं वाट नई का sir कि तुम्ही मित्रा चा पण एक पैशाशी खरिदा आहे नाही मी आता मी सगळं मला असं ये मला सगळं सुलतान मिरझा बनायचंय मी तो ones upon a time in mumbai movie तो जो ये तो मी picture असा येवडा बगून घेतला कि मला असं वाटायचं कि आपण जेवढ पण सगळं हे मला कब्जा करायचाय मला म्हणजे तुम्हला असं वाट नाही का तुम्ही सगळं काही मित्रता मित्रता पण म्हणजे मित्र आणि हे सगळे गोष्टी तुम्ही फक्त पैशाशी येतात म्हणजे जर तुमच्या कडे पैशे संपले तर तुम्ही काय करणार पुढे

म्हणजे तुमच्या आई ला पण salute आहे तर म्हणजे तुम्हला दर वेळेस जेवढे तुम्हला लागतात ते देऊनच देते हो माझा महिन्यातून खरंच तासा च होतो मी पुण्यात येतो मी घरून पंधरा हजार घेऊन येतो कि इथे आला कि लगेच थोड्या दिवसानी दहा हजार मागून घेतो हि strategy ये माझी म्हणजे मी हे पण ऐकलं sir आता मागच्या वेळेस titan चा smart watch घेतलं

तो मी माझ्या आई साठी gift घेतला मला माहित होत माझी आई कधी घालणार नई ते फक्त नावा साठी मी mummy मी हे तुझ्या साठी मी आणलं

नाही हे तर तुम्ही फक्त तुमच्या मित्राला सांगितलं होत ना कि मी हे माझ्या आई साठी घेतलं होत पण तुम्ही आई ला तर कधी दाखवलं नाही ते watch नाही नाही मी दाखवली होती कि आई हे बग मी घेतली पण तिला कधी सांगितलं च नाही कि मी तिच्या साठी घेतली मी फक्त येवडंच सांगितलं

चांगलंय चांगलंय खूप च पुढे जाणार मी खूप पुढे झालाय आता मी लवकरत लवकर एक नवीन business start करणार ये खूप मस्त तुमचं वय काय आहे असं माझं वय फक्त आता तेवीस वर्ष आहे म्हणजे तुम्ही तेवीस वर्षा चे झाला हे आणि तुम्ही दिवस भर येवढ काही करत राहता सकाळी उठून इकडे तिकडे जातात आणि लवकर पण झोपून जातात म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्या मध्ये खूप काही निर्माण केलं असेल म्हणजे स्वतः च तर काय काय निर्माण केलाय तुम्ही आता पर्यंत तुम्ही आता हे खूप मोठं ये म्हणजे आता मी एक नवीन हे चालू केलेलं ये माझा मित्र ये करणं त्याचे वडील येनगरसेवक आहेत आणि त्याचा construction चा business आहे त मी त्याच्या थोडं close होऊन त्याला थोडी दारू पाजून वडीलां च्या close होऊन मी त्याच्या सोबत partnership मध्ये ना construction चालू करून घेणार ये आणि ते पण पैसे माझ्या आई कडून घेऊन माझ्या वडिलांना सांगणार नाही आणि मी माझी आई गुपचूप पैसे देऊन मी तो business start करणार ये हे पण माझं एक श्रयंत्र आहे म्हणजे तिथे पण sir तुम्ही पैसे तुमच्या आई शी च घेणार म्हणजे तुम्हच स्वतःच काही नाही का sir आहे ना माझे पैसे अजून आले नाहीये ते पैसे माझे येतील पुढच्या महिन्यात म्हणून मी माझे पैसे नाही करत अरे ते थोडे थोडे करून देतात आता येवढे एवढे पैशे ना आता मी सगळे दुसऱ्या चे पैशे देऊन दिले ज्याचे ज्याचे होते आता मी माझे पैसे फक्त बाकी येण माझे पैसे घायचे बाकी ये बरं म तुम्ही एवढे वाटप केले आहे म्हणजे एवढे पैसे वाटप इकडे तिकडे व्याज वरती तर तुम्हला आता पर्यंत तुम्हला आता हि एक हि रुपये तरी सुद्धा profit झाला आहे का हो झालाय ना अरे मला येवढा profit ये तुला काय सांगू मी shares पण एवढे घेऊन ठेवले ना मी माझा एक मित्र ये अभिषेक मी त्याला class लावून दिल share market च फक्त हे काय कशा साठी कि तो माझे share शकेल त्याला मी कामाला ठेवलंय म सर मला दोनशे रुपये paytm करता का काय मला दोनशे रुपये तुम्ही paytm करता का फक्त अरे माझा bank server थोडा down ये मी उद्या देतो

ठीक ये cash का तू येऊन घेऊन जा इथं मी नई येऊ शकत आता माझे घरचे मला बाहेर निगू देणार नाय चालेल चालेल म्हणजे आहे ना तुमच्या कडे पैसे द्याल हो पैसे ता खूप आहे अशे पण काय ये मी दाखवत नाही नजर लागून जाते ना

अजून काय sir तुम्ही school मध्ये अभ्यास काय करायचे तुमच्या माझ्या school मध्ये का मी दादागिरी करायचो मी इथला next generation चा मी new area चा डॉन होता तिथं मला माहित होत कि विघणेश कि हे शाळा सोडून चले गेले त फक्त मी च होतो तो सगळा rule करू शकत होतो म्हणजे तुमच अगोदर हे च वैषिष्ठ होत जर हे शाळा सोडून गेले नसते त तुम्ही काय केलं असत

त्याच्या पाठी मागून वार करणारा तो बनून राहिलो असतो नाही त त्याचा एक abc राहिलो असतो abc म्हणजे

म्हणजे तुमचं एकतर भांडण पण झालं होत त्या विषणेश सोबत वासुदेव sir च्या class कडे हो ते झालं होत पण ते आम्ही सांभाळून घेतलं होत म तुम्ही मारलं होत ना त्या वेळी त्याला हो मी मराल होत ती त एक जंग चा ऐलान होता तो फक्त जंग सुरु झालेली ये आणि लगेच मला दुसरं काई होत नई त मी जी मुलगी त्यांना आवडायची तीच मुलगी मला पटवून घ्याची होती हे मी ठरवून घेतलं होत त्या दिवशी मी त्याला मारल होत पण आता सुद्धा आठवणं आहे कि benifit अं चहाड केली होती तोंडावरी हो ते ते कायतेत कधी दोन लोकांन मध्ये मारामारी भांडण होतात त दोघांना लागत

अम्बळनेर ते काय होत ते ground च नाव आंबर्नेल आंबर्नेल